त्याला चॉकलेटी कलर मारलेला आहे ग्रे कलर ये ऑरेंज कलर मारलेला आहे आजूबाजूला झाडे हेत. गाडी ये उभा.

पाण्याच्या टाकीचा बाजूला रोड ये रोडा वरून कार चाललीये तिथं दोन-तीन माणसं उभ दिसताय.

आजूबाजूला झाडं येत त्याच्या पलीक--

बँकच्या बाहेर मोठं बॅनर लिहिलेल ए.

मुर्त्या दिसताहेत आत मध्ये खूप मोठ्या.